आणणं. National या निवडणुकीपूर्वी, मोदींनी जाहीरपणे कबुल केले कि आपण विवाहित आहात आणि त्यांच्या साथीदार यशोदाबेन, हे जोडपे लग्न झाले आहे. पर~ परदेशी आहे. मोदींनी पुढील दोन वर्ष, उत्तर व उत्तर भारत, प्रवासात घालवले. परंतु ते कोठे गेले, याचा तपशील समोर आला आहे. मला मध्ये मोदींनी स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेल्या, हिंदू आश्रमाच्या भेट देण्यात वर्णन केले आहे. कोलकत्ता जवळील बेलूर मठ त्यानंतर अलमोडा येथील अद्वैत आश्रम आणि राजकोटमधील राम कृष्ण मिशन,

शहरातील हेडगेवार भवन RSS मुख्यालय येथे आलेल्या इनामदार यांच्याशी ओळख करून दिली. एकोणीशे एकात्तर च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर त्यांनी आपल्या काकांसाठी काम केले. व नंतर त्यांनी काम करणे बंद केले. आरणि, RSSC साठी पूर्णवेळ प्रचारक, इनामदार अंतर्गत काम केले. युद्धाच्या काही काळ आधीच मोदींनी नवी दिल्लीतील भारत सरकारविरुद्ध, अहिसंक निषेदास भाग घेतला. त्यासाठी त्यांना अटक करण्यात आली. इनामदार त्यांनी त्यांचे मार्गदर्शक म्हणून निवड केल्याचे हे एक कारण आहे. लवकरच राजकीय कारकीर्दीस, जुने एकोणीशे सत्यात्तर मध्ये, पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात आणीबाणीची स्थिती जाहीर केली. जी एकोणीशे सत्यात्तर मध्ये, टिकली. या काळात आणीबाणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या अनेक राजकीय विरोधांना तुरुंगात टाकले गेले. आणि विरोधी गटांवर बंदी घातली गेली. गुजरातमधील आणीबाणीला विरोध दर्शवणाऱ्या राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या समितीने, गुजरात लोकसंघच्या समितीचे सरचिटिनीस म्हणून मोदींचे,

जावी लागले. ते सरकारला विरोध करणारे पत्रके छापून, दिल्लीला पाठवण्यात आणि निर्भयतेने आयोजित करण्यात गुंतले. सरकारला, हवे असलेल्या व्यक्तींसाठी सुरक्षित घरांचे जाळी निर्माण केले. मोदी पक्षातच विसरले आणि एकोणीशे अठ्ठयांन्यू मध्ये त्यांना भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक समितीच्या, सदस्य म्हणून नेमण्यात आले. एकोणीशे नव्वदमधील रामरथ यात्रा आणि मुरलीमनोहर जोशी यांनी,

यांच्याशी झालेल्या वादानेही त्या निर्णयामध्ये भूमिका निभावली होती. मध्ये एकोणीशे नव्यानऊ मोदी निवडणुकीच्या राजकारणाकडे परत आले. काही अंत~ अशक्त अडवाणींच्या आग्रहावरून आणि पक्षाचे सचिव म्हणून मोदींची निवडणूक रणनीती, एकोणीशे पंच्यानऊ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला विजयाला केंद्रस्थानी मानले जात होते. त्यावेळी नोव्हेंबर मध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून, निवडले गेले. आणि त्यांचे राष्ट्रीय नवी दिल्ली येथे बदली झाली. जिथे त्यांनी हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील, राष्ट्रीय कारवायांचे जबाबदारी स्वीकारली. या पुढच्या वर्षी गुजरातमधील, भाजपचे प्रमुख नेते, शंकर सिंह वाघेला यांनी लोकसभा निवडणुकीत आपली, संसदीया जागा गमावल्यानंतर भर~ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे नाकारले. गुजरातमधील एकोणीशे अठ्ठयांन्यू asembly च्या विधान सभा निवडणुकीच्या, निवड समितीच्या, मोदींनी, वाघेला यांना पक्षातील गटबाजी संपवण्याचा पाठिंबा देणे, या भाजपा नेते केशूभाई पटेल यांच्या समर्थानी बाजू घेतली. एकोणीशे अठ्ठयांन्यू मध्ये रणनीतीच्या, निवडणुकीत भाजपने सर्वांगीण बहुमत मिळवण्यास मागील प्रमुख सत्र म्हणून त्यांच्या या रयत~ रणनीतीचे श्रेय देण्यात आले. आणि त्या, वर्षीय ते महिन्यात मोदींना भाजप, संघटना म्हणून बडीत देण्यात आली. हम्म हा Hello अग अं काही जण माझे मित्र आहेत. ते आत्ता जस्ट अं पर्यटनाला गेले होते. तर मला आटवल पर्यटनाविषयी कि पर्यटन मी विचार करत होतो कि पर्यटन किती महत्वाच आहे, किती साऱ्या गोष्टी पर्यटनामुळे अं साध्य होतात. आणि मला वाटत कि म्हटल, तुझ्याशी बोलावं कि पर्यटनविषयी तुला अजून काय माहित आहे पर्यटनाविषवी पर्यटनाचे वेगवेगळे पैलू आहेत. तर पर्यटनामुळे एखाद्या गावाचा विकास कसा होतो या सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत. पर्यटनामुळे किती साऱ्या गोष्टी साध्य होउ शकतात. अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं म्हणजे अं खरच पर्यटन आपण जर विचार केला तर पर्यटनामुळे खरच खूप साऱ्या गोष्टीना चालना मिळते जस आपण बगतो की पर्यटन पर्यटनासाठी आपण वेगवेगळ्या भागांमध्ये जातो आणि आपण तिथं जातो तेव्हा तेथील लोकांना एकप्रकारे रोजगार उपलब्ध होतो आणि अह म्हणजे त्यांच्याकडे अं एक रोजगारच साधन निर्माण होत असत म्हणजे तिथे अं कुणी अं जे आपण म्हणू शकतो कि, तेथील असलेल्या कलेला वाव मिळतो. या पणहतीने आपण विचार करू शकतो कि पर्यटन खरच खूप महत्वाचे आहेत. हो अगदी आणि पर्यटनामुळे सगळ्यात महत्वाचे काय होत तर जास्त ठिकाणी आपण भेटी देतो त्या गावाचा त्या स्थळाचा विकास होतो. एकुंदर रोजगार तर अह एखाध्या ऐतिहासिक स्थळ वरती त्यानंतर निसर्ग रम्य सौदर्य असेल तर तिथे भेटी देतात जेव्हा लोक तेव्हा एगदम सगळं विसरून फक्त त्या त्या सगळ्या गोष्टींचा त्या पर्यटनावरती आनंद घेत असतात आणि पर्यटन एक एका दृष्टीने महत्वाचे पण आहे कारण कि अं जेव्हा अह आपण नैराश्य होतो किंवा आह नारळ किंवा आपल्यावर वेगवेगळे संकट problem जे येतात, समस्यांमदे आपण गुंतलेलो असतो तर त्या वेळेची क्लीनिक म्हणून एक फ्रेशनेस वाटावं म्हणून आपण पर्यटन करू शकतो. आणि अस एखाद अं निसर्ग रम्य सौदर्य बगायला जेव्हा आपण जोता, त्यावेळेस खरच आपल्याला आपलं मन जे आहे निराश मध्ये अटकलेलं ते अं त्या काळापुरत तरी म्हणजे आपल्याला तसेच आनंदी वाटायला लागत. पर्यटनाचे खुप सारे फायदे आहेत अं माणसाचे जे काही दुःख आहेत. ते निसर्ग रम्य ठिकाणी जाऊनम्हणू हे करू शकतो. काय वाटत तुला? हो आणि अं म्हणजे आपण असा विचार करतोय कि अं खूप साऱ्या लोकांना त्या अं ज्या संधी उपलब्ध होत असतात तसेच आपण हा पण विचार करू शकतो कि आपण सहकुटूंब जात असतो त्या ठिकाणी जातो. तेथील आपण संकृती बगतो आणि त्या संस्कृतीला एक प्रकारे आपण अं जेवढे दिवस त्यांच्यासोबत घालवतो आपण ते अवगत करण्याचा प्रयन्त करतो त्यांच्या विचारांची देवाणघेवाण आपल्या सोबत होत असते. आणि अं तेथील संस्कृती म्हणजे आपण गेल्यानंतर बगतो कि इथे म्हणजे अं त्यांचं खानदान त्यांचं राहणीमान ह्या सगळ्यागोस्टी वेगवेगळ्या असतात जस आपण बघितलं कि आज जर अं अं सहजासहजी कोकण कडे गेला तर तिथे आपण पाहिलं कि किती वेगळं वातावरण आहे त्यानुसार त्यांचं खानपान आहे तसेच आपण म्हणजे एक बगतो कि खरंच प्रत्येक ठिकाणी संस्कृती हि बदलत असते. म्हणजे संस्कृतीची एक प्रकारे देवाणघेवाण होते ह्या साऱ्या गोष्टी आहे कि ज्या पर्यटनाच्या माध्यमातून होत असतात.

गावामध्ये रहाणाऱ्या लोक अशिक्षित आहेत, अग्न्यानी आहेत, अं खूप दारिद्र आहेत. पण ते जेव्हा पर्यटनला वेगवेगळ्या गावात जातात तर त्यांना त्या वेळी कळून येत कि, या गावांमधल्या संस्कृती काही प्रथा, काही संस्कृती खरच खूप छान आहेत कि, एकत्रित नृत्य असुद्या, एकत्र विवाह पद्धती असुद्या, आणि शहरामध्ये अं आजकाल आपण विभक्त कुटुंब पद्धती बगतो पण खेडेगाव तस नाही त्यावेलेस घरातील लोक जेव्हा खेडेगावात भेट देतात तर त्यांना त्या गावमधलं वैशिट्य त्या गावातील त्या गावातल आदर म्हणजे एखाद्या खेडेगावात अं लोक किती छान पद्धतीने स्वागत करतात त्यांच्याशी छान बोलतात संघटन शक्ती तर हा एक ग्रामीण संस्कृती किती महत्वाची आहे किंव्हा ग्रामीण मध्ये असणारी लोक किती अं प्रेमळ रहातात हे त्या वेळी त्या शहराच्या लोकांना समजतात पर्यटनामुळे या पर्यटनामुळे कळत कि खेडेगामध्ये culture जे संस्कृत आहेत वेगवेगळे समाजाचे ते कशा प्रकारे आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती काय आहेत. समाजाला टिकून ठेवून आजही ते टिकून ठेवलेले आहेत. त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या वेशभूषा असुद्या, त्यांचं अं नृत्य असुद्या,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

मं आपण स अं सहजासहजी आपण थंड हवेचे ठिकाणे बगतो. आपण अं देऊळे बगतो किंव्हा अं छान किनारी समुद्राच्या किनाऱ्याचा विचार केलेला असतो. ह्या असल्या सगळ्या गोष्टींचा नियोजन करत असतो. मग हम्म जर आपण आत्ता विचार केला कि अं आपण तिथे जाण्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण कुठेनाकुठे साधनांच्या माध्यमातून तिथ पोहचण्याचा प्रयन्त करतो. मग ते रेल्वे असो बस असुदे किंव्हा जे जे काही साधन आपल्याकडे उपलब्ध असेल. या पद्धतीने आपण एकप्रकारे पर्यटन म्हणजे मनोरंजन च साधन नाही. असं आपणआपण जेव्हा विचार करतो तेव्हा बगतो कि आपण आपल्या अं आर अं काय म्हणता येईल आपल्याला त्याला कि, एक प्रकारे आपण अं आपली जी अर्थ व्यवस्था आहे यांच्यामध्ये आपले योगदान देत असतो म्हणजे जाण येणं करणं यामध्ये सुद्धा आपण बगतो कि अं आपण अर्थ व्यवस्थेला चालना देतो ना म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्याकडे

हो बरोबर आहे पर्यटनामुळे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट होते ती रोजगाराची संधी वेगवेगळ्या लोकांना मिळते अं तू जस म्हणाली कि अं तिथं पर्यटनाला तिथं जी गाडी घेऊन जाते आपल्याला त्या लोकांना तिथं रोजगार निर्माण होतो त्या नंतर जिथं आपण भेटी गाडी देतो तिथं आपण अं वेगवेगळा चहा, नास्ता, जेवण, ची व्यवस्था असो तर तिथलं ते ग्रह लोक आहेत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

अं पर्यटनामुळे ते निव्वळ पर्यटनामुळे जे काही त्यांना अं income मिळत जे काही उत्पादन त्यांचं ते पर्यटनांमुळे त्या निव्वळ उत्पादनावर ते देश आज उभे आहेत.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

अं ज्यावेळेस मी माझं शहर सोडतो माझं शहर सोडून मला ज्यावेळेस मी बाहेर जातो तर त्यावेळेस मला वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळी लोक त्यांच स्वभाव त्यांचं रहाण्याची पद्धत त्यांची रहाण्याच त्यांची बोलण्याची पद्धत, वेगवेगळ्या भाषा वैविध्य नटलेलय नटलेल्या वैविध्य पद्धतीने किंव्हा वैविध्य गोष्टीने नटलेल्या हा देश किंव्हा हा निसर्ग आपण म्हणू शकतो पृथ्वीमध्ये

तर एक पर्यटनामुळे आपल्याला कळत कि, नाही आपण जस विचार करतो तस नाही आहे याच्यापेक्षा हि भव्य दिव्य काहीतरी असू शकत, भव्य दिव्यकाहीतरी संस्कृती आहे, भव्य दिव्य काहीतरी स्थळ आहेत.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 हम्म म्हणजे एक प्रकारे आपण तेथील माहितीच अं समज आपल्याकडे येत असते माहितीची अनंद प्रधान होत किंव्हा देवाणघेवाण होते. हा पण आपण हे करू शकतो आणि असं मटला कि विविध जे देश आहेत तर खरच म्हणजे अं पर्यटन हे फक्त एक मनोरंजनाचं साधन नाही तर आपण बगतोय कि आज अं आपण news पण बगतो बग कि त्यामध्ये दिलेले असत medical turinum म्हणून एक आहे आत्ता सध्या तर अं दुसऱ्या देशातील काही जे देश असतात कि तिथं त्यांच्याकडे शस्त्रक्रिया किंव्हा ह्या ज्या गोष्टी आहेत मोठमोठे रोग जे आहेत त्यांचं उपचार निदान करणं ह्या गोष्टी ह्या अं खूप त्यांच्यासाठी म्हणजे ह्या आपण म्हणू शकतो कि खूप आपण खर्च दायक आहेत. आणि असं जर बगायला गेले तर असे काही देश आहेत कि त्याच गोष्टी त्या एका कमी अं पैशामंध्ये आणि व्यवस्थित रित्या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 अं वैविध्य प्रकारच्या देशातून लोक हे भारता मध्ये medical turinum साठी येतात आणि कोठेना कोठे मग आपण बगतो कि ते फक्त medical turinum त्यांचं येण आणि ते culture आपल्या सोबत त म्हणजे अं आपल्या लोकांसोबत त्यांच्या संकृतीची देवाण घेवाण होणं हे पण आज खूप अं म्हणजे आपण बघितलय आणि अं खरच म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं पर्यटन असत त्यात हा एक पर्यटनाचा भाग आहे. हो अह आरोग्य दृष्ट्या आरोग्यह्यासाटी अं एखाद्या देशात जान किंव्हा तिथल्या आरोग्या ची व्यवस्था कशा आहेतकिती परिणाम कारक व्यवस्था आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन अं आरोग्य समंधी वेगवेगळ्या समश्या आहेततशा पद्धती ने Dr लोक तसा हाताळतातहे शिकायला मिलन म्हणजे फार महत्व्हाचे आहे कारण कि काही देशात अजून हि अं आरोग्यच्या जो अं विकास अं आरोग्यह्याच्या दृष्ठीकोनातून जो विकास व्हायला पाहिजे होता तेवढा विकास झालेला नाही तर मग हा एक आरोग्य साठी पर्यटन करतो वेगवेगळ्या देशात तर तिथं आपल्याला कळत कि वेगवेगळ्या रोगांवर वेगवेगळ्या समश्यांवर कशा पद्धतीने अं वेगवेगळे Dr विचार करतात, त्यांच्यावर मात करतात तिथल्या पद्धती वैध्यानिक दृष्टीकोनातून वेगवेगळ्या पद्धतीने अं उपायांचे ते विश्लेषण करतात तीत आहेत तर अं अजून एक दुसरा मुद्धा मी असा अयिकलाय कि शैक्षणिक दृष्टिकोनातून सुद्धा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 अं बाहेरच्या देशात जात आहेत अं म्हणजे training घ्यायला प्रशिक्षण साठी कि तिथल्या शिक्षणाच्या दृष्ठीकोनातून आपल्या देशामध्ये परिणाम कारक शिक्षण व्यवस्था उभं रहातील त्यासाठी शिक्षक जात आहेत.

हम्म आणि अं म्हणजे हो आणि त्यांना हे अनुभव घेतलं असेल तू आईकल असेल कि त्यांना feloshit दिली जाते आपली जी मोठीमोठी संस्थान आहेत त्यांच्याकडून

अं जेव्हा पर्यटनासाठी जातो तर आपण फक्त असं म्हणू शकत नाही कि आपण वैचारिक दृष्टया किंव्हा मानसिक पातळीवरती च आपला विकास होत असतो आपण शारीरिक दृष्टया सुध्या विकशीत होत असतो.

जबाबदारी घ्यायला शिकतो. अं तसेच आपल्याला स्वच्छतेचे काही नियम असतात हे बघून आपण पर्यटन करावं प्रत्येक ठिकाणी आपण जातो तेव्हा लिहलेले असत स्वच्छता राखा. ह्या सगळ्या च्यात काही गोष्टी असतात ह्या आपल्या निदर्शनात येत असतात. म्हणजे आपण पर्यटन तर करत असतो पण आपण काही अं म्हणजे आपल्याला काही गोष्टींची जाणीव होते तसेच आपण अं म्हणजे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 हि एकोपा निर्माण करतंय, हि काही मूल्य आहेत कि ती आपण तिथं म्हणजे हि ह्या माध्यमातून पर्यटनाच्या माध्यमातून जोपासली जातात. अशा पद्धतीने आत्ता आपण बगतो कि आपण अं पण जसा मटला आदिवासी समाज असतो हा गावांपासून आपल्या शहरांपासून खूप वेगळ्या ठिकाणी असतो. आणि जेव्हा आपण असल्या काही ठिकाणी भेट देतो. तेव्हा आपण त्यांची मूल्य जाणतो त्यांच्यामध्ये आपण त्यावेळेला अं जे त्यांच्यासोबत एक नातं निर्माण करतो म्हणजे तिथं आपण कस रहायचं किंव्हा काय या साऱ्या गोष्टी चा आपण एक प्रकारे अं अभ्यास करूनच म्हणजे आपल्याला त्या गोष्टी कळतात. हे सगळं पर्यटनाच्या माध्यमातून च होत असत.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 आणि दरवर्षी काही अं माझे मित्र आहेत. काही वेगळ्या स्थळी अं जातात. वेगवेगळ्या स्थळांना भेटी देतात आणि पर्यटन करतात. तर तसेच अं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 तर काही लोकांना असं वाटत कि हे शक्य नाही मंग ते जेव्हा पाहतात अरे हे पण असू शकत. मग त्यावेस अजून त्यांच्या कल्पना म्हणजे त्यांचे विचार शक्ती कल्पना शक्ती जागरूक होते. आणि ते अं वेगवेगळ्या देशामध्ये प्रयोग केले जातात तेप्रयोग मग ते आपल्या देशात करतात. म्हणजे किती छान अं तू असं मी उदाहरण देतो कि तुला शिक्षणाचं प्रयोग आत्ता तू जेव्हा इतर देशांमध्ये जाशील कि शिक्षणावर अशा अशा पध्यतीने मुलांना शिकवलं जात. लहानपणापासून त्यांना असं पद्धतीन घडवलं जात. मग तू तुझ्या देशात येशील आणि मग ती पद्धत तू लहानमुलांवर अं प्रयोग करशील. तर बग ना तू काय केलं एक प्रयोग केलास त्याच हम्म इतर देशात गेली पर्यटनाला त्या बद्दल तुला हि कळालं कि अरे असं हि असू शकत.

ते खरच पर्यटन तर खूप महत्वाचं आहे. पर्यटनाविषयी तर किती साऱ्या गोष्टी आहेत. आणि खास करून मला सुद्धा आवडत फार पर्यटन करायला आवडत मला अं खास करून पावसाळ्यात फिरायला आवडत. पण पावसाळ्यात म्हटलं कि माझा आवडता ऋतू पावसाळा आणि पावसाळ्यात फिरणं म्हणजे एक वेगळीच गोष्ट असते. कि वरून पाऊस येतो कि खूप छान निसर्ग रम्य स्थळाला भेट देतो याने तिथे आपण आहोत.

आणि मी काही असं अं म्हणेन कि तरुण मुलान खरंच ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या पाहिजेत. ऐतिहासिक स्थळ जे आहेत म्हणजे पूर्वी अं महाराजे, लोक कशी युद्ध लढायचे. कस त्यांनी तट बंदी त्यांची किल्ल बांधणी काम केलं आहे. तर एक ऐतिहासिक दृष्टीकोनातून इतिहासाच्या विध्यार्थाने तर केलंच पाहिजेपण सगळ्यांनी जर ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या तर त्याना कळेल. कि आत्ता इतिहास काय आहे. इतिहासामध्ये लोक कसे पद्धतीने रहात होते. ऐतिहासिक गोष्टी त्यांना जवळून बगता येतील त्यांना कळेल कि खरंच अं इतिहासामध्ये आपले जे काही राजे होऊन गेले. ते जे लोक होऊन गेले ते किती अं मजबूत होते. किती अं त्यांचे विझन म्हणजे त्याचे विच्चा शक्ती त्यांचे गोल किती मोठे होते हे त्याना कळेल ऐतिहासिक दृष्टिकोनातून पर्यटकाना.

अं म्हणजे हम्म खरंच तू जस म्टलंस त्यांचे गुण किंव्हा आपण त्यांच्या काही गोष्टीना जेव्हा जाणून चुकतो तेव्हा आपल्याला कळत कीआपण सुद्धा म्हणजे आपल्या आयुष्यात मध्ये आपण काय कुठे आणि काय पद्धतीने आपण विचार पूर्वक त्यांनी जे काही त्यांच्या आयुष्यात आलेल्या गोष्टी आहेत त्यांना कस सामोरे गेलेत तर साऱ्या गोष्टी विध्यार्थ्यांना समोर येत असतात आणि अं इथे तुला पण माहित आहे कि आपण जेव्हा म्हणजे अं पर्यटनासाठी खरचं मला असं वाटत कि आजकाल जरा आपण बगतोय कि शालेय जीवनातील जे काही पर्यटनासाठी बाहेर जाण्यासाठी trip निघायच्या त्या आत्तासध्या बंद म्हणजे बंद होतायेत. तर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 पर्यटनामुळे होणारे फायदे खरच खूप छान आहेत. त्याच पद्धतीने म्हणतो थोडं स नाण्याला एक बाजू असते. तसेच दुसरी पण थोडं पर्यटनाचे काही हे पण आहेत कि आपण एखाद्या निसर्गच्या रम्य वातावरणात जातोय. तर तिथे असलेल्या नियमाना आपण मान द्यायला हवं. तिथं जे काही नियम लिहलेले असतात. त्यांचं पालन करावं नाहीतर अं म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर अं स्वच्छता राखण हे सगळे नियम आहेत. आणि या नियमाना जर बांधील राहून पर्यटन करत असेल तर मग आपण पर्यटन खरंच योगय प्रकारे करतोय नाहीतर मग म्हणजे निसर्गाचा समतोल राखून पर्यटन केलेलं मला तरी वाटत ते योगय असेल. अच्छा जपान. जपान देशाची संपूर्ण माहिती सांगताना मला आनंद होतोय. जपान हा औद्योगिकदृष्ट्या विकसित देश आहे. व, त्याची राजधानी टोकियो ही आहे. जपान हा देश जवळजवळ सहा हजार आठशे बावन शहर मिळून बनलेला आहे. जपान हा देश, जेथे दहा वर्षाचे मुल होईपर्यंत कोणतीही परीक्षा द्याव लागत नाही. जपान हा उगवत्या सूर्याचा देश मानला जातो. कारण येथे सर्वप्रथम, सूर्योदय होतो. तर चला तुम्हाला मी जपानविषयी काही माहिती सांगत आहे. जपान देशाची संपूर्ण माहिती म्हणजे जपान देशाचा क्षेत्रफळ हा, जपानचे क्षेत्रफळ तुम्हाला सांगतो, सरासरी तीन लाख सत्यातर हजार तीनशे एकोणनव्वद चौरस kilometer असे आहे. व त्याचा विस्तार चोवीस, उत्तर, ते सेहेचाळीस उत्तर इतका हाये. जपानच्या सीमा पश्चिमेस व जपानी समृद्ध~ समुद्र, हे जास्तीत जास्त पूर्व-पश्चिम रुंदी आठशे पंच्यात्तर kilometer. तशे देशाचे नेतृत्व टोकाकडे क्युशू बेटाचा उत्तर किनारा असून,

गोठणबिंदूच्या खाली उतरते. तर त्याचे ध्रुव प्रदेशातील थंड हवेचा दाट थर जमिनीवर निर्माण होतो. त्यामुळे वातावरणात,

यांच्यातून नेणे खूप कमी असतो. त्या स्थितीमध्ये जपानच्या समुद्रावरून पूर्वेस जपानकडे वारे वाहू लागतात. व हे वारे समुद्रावरील, बाष्प धारण करून, जपानच्या पश्चिम किनाऱ्यावरील हवामान बदलून आणतात. यामुळे तापमान खाली उतरू लागते. व हिवाळी पाऊस होऊ लागतो जपानकडे. अशा प्रकारे जपानमध्ये वाऱ्याचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे समुद्रावरून वाहणारे वारे. व दुसरे म्हणजे जमीनीवरून वाहणारे वारे. या दोन्ही वाऱ्यामुळे हवामानात बदल पडतो. जपानचे हवामान दमट असून येथील पर्ज्यमान, पंचवीस ते दोनशे पन्नास semi इतके दिसून येते जपानची लोकसंख्या हि बारा point त्रेसट करोड हाये. जपान देशाची लोकसंख्या दोन हजार वीस च्या जनगणनेप्रमाणे बारा हजार त्रेसट करोड असे आहे.

खूप प्रामाणिक असतात, जपानी. तेथील सर्व लोक आपली मातृभाषा जपानीमध्ये शिक~ शिक्षण घेत असून जपान आणि, वैज्ञानिक सुद्धा आपल्या मातृभाषेचा शोध लावत असतात. तेथील चलन जपानी येन. जपानमधील लोक धर्माला, जास्त महत्व देत नाहीत. तसेच वेळेच्या बाबती खूप प~ पक्के आहेत. चीन नंतर जपानमध्ये सर्वात जास्त या धर्माचे पालन होते. तो धर्म म्हणजे बौद्ध धर्म. येथील श्यांनु टक्के लोक बौद्ध धर्माचे पालन करतात. जपानचा इतिहास बघाय जावास, तर जपानचा इतिहास खूप प्राचीन इतिहास आहे. जपानी बोटावर जेव्हा या पुरातीयन उत्तखन करण्यात आले. तेव्हा मानवाच्या हत्ती आणि अश्मयुगामध्ये तेथील, उत्खनात सापडले आहे. यावरून आपल्या लक्षात येते कि, तेथे कोणत्यातरी स्वरूपात मानवी वस्ती असावी. मात्र तेथील समाज व्यवस्था कशी होत, ती कोणत्या प्रकारची होती, हे मात्र पुरावे सापडले नाहीत. तेथे सापडलेल्या पुराव्यांमुळे सात ते आठ हजार वर्षापूर्वीचे कालखंड आपण त्यान्ला,

त्या उत्खनात वैशिष्ट्य उद्योग दगडाची, हाडांची आयुधे, जनावराची शिंगे, मृत्यूपातीयांच्या प्रकारे शिल्पांचे मोठे ठिकाण, राहत्या घराचे काही अवशेष, नाही तेथे सापडले. यावरुन लक्षात येते कि त्या काळचे माणूस आपली उपजीविका शिकार आणि मासेमारी यांच्या सहाय्याने करीत असावा. जपानच्या आधुनिक इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर आधुनिक कालखंडात तोकुगावा शोगूनने सत्तेला त्याग केला. तेव्हा सम्राट मेजी केवळ सोळा वर्षाचा होता. त्यामुळे नव्या कारभारावर दरबारी अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहिले व अधिकाऱ्यांमध्ये,

म्हणजे एकोणीशे चौदा मध्ये, इंग्लंडची मैत्रीनिच्या तनहानुसार हात पुढे करून जर्मनी बरोबर युद्ध केले. व चीनमधील जर्मनीच्या पट्टे, दारीने मिळालेल्या प्रदेशामध्ये आपले पाय घट्ट केले. तसेच जर्मनीतील अनेक बेटे सुद्धा त्यांनी हस्तगत केले. एकोणीशे एकवीस, व एकोणीशे तीस या साली झालेल्या परिषदामध्ये ही जपानने भाग घेतला. एकोणीशे सदोतीस मध्ये, जपानने चीनशी युद्ध सुरू केले. आणि चीनचे अनेक प्रदेश व्यापले. एकोणीशे चाळीस मध्ये. जागतिक दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. जपानी सैन्याचे फ्रेंच व इंडोनाचा चायना वर हल्ला करून तो प्रदेश हस्तगत केला. परंतु चीन, british, अमेरिका व नेदरलँड यांनी जपानाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी याला प्रत्युत्तर म्हणून, एकोणीशे पंचेचाळीस मध्ये, जपानी आरमाच्या मदतीने जपानी हवादलाने पर्ल हार्बलवर हल्ले चढवले. परंतु जपानी सैन्याने खूप मोठे क्षेत्र आपल्या ताब्यात जिकले. याचे प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने ऑगस्टमध्ये हिरोशिमा,

एकोणीशे एक्कावन्न मध्ये, एक शांतता परिषद भरवण्यात आली. त्यामध्ये जपान अमेरिकेच्या सुरक्षितया करता करार सहाय्य्य करावा लागला. या महायुद्धानंतर काही कालावधीतच जपाननी अर्थव्यवस्था सुद्धा पुन्हा सावरली. व एकोणीशे छपन्न मध्ये, खनिज संपत्ती, औद्योगिक निर्मितीस युद्धपूर्व काळाच्या तुलनेत दुपटीने वाढ केली. तेव्हापासून अर्थव्यवस्थेचा विकास वेग हा जपानने, सातत्यपूर्व टिकवून ठेवलेला हाये. जपानमध्ये पावसाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे तेथे वनस्पतींची वाढ फार मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला दिसून येईन. आजही जपानच्या एकूण क्षेत्रफळापैकी साठ टक्के क्षेत्र हे न वने आणि झाडांनी भरलेले दिसते. जपानमध्ये वनांविषयी, बोलायचे तर वनांचे तीन-चार प्रकार हायेत. पाहिलं म्हणजे, मिश्र जातीची वने. दुसरं म्हणजे, उपोक्ष कटिबाधांतील, रुंदपर्णी सदाहरित वने आणि तिसरं म्हणजे, सूचिपर्णी वृक्षाची वने. मिश्र जातीच्या अरण्यामध्ये, मॅपल, पॅपलर, एस्पेन आणि पाईन ही वृक्ष आढळतात. सूरचिपणी वनांमध्ये प्रूस, बर्च, आणि लार्ज ही रुद्ध वृक्ष आढळतात. तर कटिबंध अरण्यात लॉजेर, कपूर्व, मॅगोलिया, पाइन व बांबू इत्यादी झाडे आढळून येतात. जपानमध्ये वनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे तेथील जंगलांमध्ये जपानी बकरे, काळवीट अस्वले, उत्तल, कार्ले अस्वले व माकडे, कोल्हे व बँजर, या व्यतिरिक्त आणखीन बरेच प्राणी आढळतात. त्या,

कुठला चांगला आहे? जरा सांग ना मला. मला कार्यक्रम आवडतात जास्त करून. पण आज जरासं वाटलं चल picture बघूया जरा, बोलली मेघाला आज विचारुया.

मला असं काही नाही ग, कोणता पण चालेल, मी आपलं असंच आपला वेळ नाही जात तर बोलली बघूया, चल picture.

आह पण ते आहेच. हो

अं दुपारचा time भेटला, तर mobile वर download करायचा

मला तर अजिबात नाही आवडतं. मला असं mobile मध्ये download मी तेच करते नवीन.

अं बाहुबली एवढा नाही बघितलाय ग. म्हणजे ऐकून आहे picture. बाहुबलीचे दोन picture आलेत ना? दोन part आलेत ना? part two असं वाटतं बघितला, तर आता आठवत पण नाही.